आणि ते असेच काढून टाकून फेकलेले आहेत.

या फोटो मध्ये सर्व लोकं जे आहेत ते हवन करत आहे.

आणि त्या डोंगरामधून आपल्याला त्या धबधबा पाहायला भेटत आहे आणि --

द्राक्ष जे आहेत एका पेटीमध्ये आहेत ते विकण्यासाठी ठेवलेले आहे .

चित्रांमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे पुढे चेक नाका आहे चेक नाक्याच्या अलीकडे सर्व जे माल ट्रक आहे.

आणि एक हा जो प्राणी आहे खूप जंगलामध्ये आपल्याला पाहायला भेट पाहायला भेटतो रा --

स्वराज सातशे पस्तीस एफ_ई आणि हे जे ट्रॅक्टर आहे नांगरणी करण्याचं शेती नांगरणी करण्याचं जे आहे .

आजूबाजूला सर्व झाडे आहेत आणि त्या मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे एक घोड्यावर एक व्यक्ती स्वार आणि --

गाडीचा आहे एक्टिवा ची गाडी आहे एक्टिवा दुसरी गाडी जी आहे ती शाईन दिसत आहे आपल्याला.

आपल्याला बाहेर अह ब्या खुर्चीवर बसलेले पाहायला भेटत आहेत आणि हे जे चित्र आहे ते स्टेट बँके चे चित्र आहे.

हे जे चित्र आहे ते शाळेचं चित्र आहे एक हायस्कूल आहेआणि ते हायस्कूलचं चित्र आहे वेगवेगळे वर्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत.

चित्र आहे आणि रेल्वे स्टेशन च्या साइड ला जे आहे एक शेती आहे आणि ती शेती जी आहे ती तांदळाची शेती आहे.

हेअर सलून आहे सलून च शॉप आहे आणि त्या खुर्ची हेअर सलून ची खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर एक लेडीज बसलेली.

हे जे चित्र आहे रेल्वे स्टेशन च चित्र आहे आणि रेल्वे स्टेशन वर काही जे पटरी आहे किंवा रेल्वे --

घराला छत बनवत आहेत छत मध्ये वेल्डिंगचे जे काम आहे ते करत आहेत चार लोक या --

आपल्याला पाहायला भेटत आहे या चित्रामध्ये जन स्वस्त कार्यालय आहे पब्लिक हेल्थ ऑफिसर ऑफिसचं हे कार्याल आहे.